जावा तील अरे Operationsवरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
येथे शिकणार आहोत अरेज क्लास इम्पोर्ट करणे आणि अरेज वरील प्राथमिक ऑपरेशन्स
त्यासाठी उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 वापरणार आहोत
आपल्याला जावा तील अरेज बद्दल माहिती असायला हवी
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
अरेज वर कार्य करणा या मेथडस अरेज नावाच्या क्लास मधे उपलब्ध आहेत
त्या वापरण्यासाठी क्लास आयात करावा लागेल
त्यासाठी स्टेटमेंट लिहू इम्पोर्ट javautilअरेज सेमिकोलॉन आता क्लास मधील मेथड वापरू शकतो
त्यासाठी मेथड नेमच्या आधी डॉट देतात
म्हणून अरेज डॉट टॉस्ट्रिंग म्हणजे अरेज क्लास मधीलtoString मेथड
आता इक्लिप्स वर जाऊ
आपण अरेसडेमो नावाचा क्लास आधीच तयार केला आहे
आता क्लास अरेज आयात करू
इम्पोर्ट स्टेटमेंट क्लास घोषित करण्यापूर्वी लिहावे लागते
म्हणून पब्लिक क्लास आधी टाईप करा
इम्पोर्ट javautilअरेज सेमिकोलॉन ह्या स्टेटमेंटचा अर्थ जावा मधे उतील नावाचे पॅकेज असून त्यातील अरेज क्लास आयात करा असा आहे
आता अरे समाविष्ट करू
मेन फंक्शन मधे टाईप करा इंट मार्क्स ओपन एंड क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स इक्वॉल टीओ महिरपी कंसात 2 कॉमा 7 5 4 8 आता अरेज क्लास मधील मेथड वापरून प्रिंट करण्यासाठी अरे चे रूपांतर स्ट्रिंग मधे करू
त्यासाठी टाईप करा स्ट्रिंग एमएसटीआर इक्वॉल टीओ अरेज डॉट टॉस्ट्रिंग आणि कंसात अरे चे नाव म्हणजेच मार्क्स लिहू
ह्यातील टॉस्ट्रिंग मेथड अरे चे रूपांतर स्ट्रिंग मधे करेल
आपण मार्क्स प्रिंट करू
त्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात एमएसटीआर आऊटपुट पाहण्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुटमधे दिसेल की टॉस्ट्रिंग मेथडमुळे अरे चे रूपांतर स्ट्रिंग मधे झाले आहे
आता अरे तील घटक sortकरून बघू
त्यासाठी अरेज डॉट टॉस्ट्रिंग ओळीच्या आधी टाईप करा अरेज डॉट सॉर्ट कंसात अरे चे नाव म्हणजेच मार्क्स
अरेज क्लास मधील सॉर्ट मेथडने त्याकडे दिलेल्या arrayचे घटक सॉर्ट केले आहेत
आपण मार्क्स ह्या अरे चे घटक सॉर्ट करत आहोत आणि स्ट्रिंग मधे रूपांतर करून प्रिंट करत आहोत
आऊटपुट पाहण्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला आऊटपुटमधे दिसेल सॉर्ट मेथडने अरे चढत्या क्रमाने सॉर्ट केला आहे
सॉर्ट मेथडमुळे अरे मधेच बदल झाला आहे
ह्या प्रकारच्या सॉर्टिंग ला इनप्लेस सॉर्टिंग म्हणतात
म्हणजे ज्या अरे तील घटक आपण सॉर्ट करत असतो तोच सॉर्टिंग मुळे बदलतो
आपण फिल ही पुढची मेथड बघणार आहोत
या फिल मेथडला दोन आर्ग्युमेंट्स आहेत
प्रोग्रॅममधील सॉर्टिंग लाईन काढून टाका
टाईप करा अरेज डॉट फिल कंसात अरे चे नाव म्हणजेच मार्क्स हे आपले पहिले आर्ग्युमेंट आहे आणि दुसरे आर्ग्युमेंट अरे कुठल्या व्हॅल्यूने भरायचा ती किंमत
आपण ती 6 घेऊ
शेवटी सेमिकोलॉन देऊ
सेव्ह करून कार्यान्वित करा
दिसेल की फिल मेथड तिच्या नावानुसार अरे मधील सर्व घटक 6 या दिलेल्या किमतीने भरते
कॉपयॉफ ही पुढील मेथड पाहणार आहोत
अरे मार्क्स मधील सर्व घटक आपण अरे मार्कस्कोपी मधे कॉपी करू
अरेज डॉट फिल ही ओळ काढून टाका
आणि टाईप करा इंट मार्कस्कोपी ओपन एंड क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स सेमिकोलॉन पुढील ओळीवर टाईप करा मार्कस्कोपी अरेज
कॉपयॉफ कंस सेमिकोलॉन ह्या मेथडला दोन आर्ग्युमेंट्स आहेत
पहिले आर्ग्युमेंट हे arrayचे नाव असते ज्यातून आपल्याला घटक कॉपी करायचे आहेत
म्हणजेच मार्क्स दुसरे आर्ग्युमेंट किती घटक कॉपी करायचे ती संख्या
आपण 5 घटक कॉपी करू
अरेज डॉट टॉस्ट्रिंग्ज मधे मार्क्स च्या जागी मार्कस्कोपी लिहा
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला दिसेल की मार्क्स ह्या अरे मधील घटक मार्कस्कोपी ह्या अरे त कॉपी झाले आहेत
कॉपी करण्याच्या घटकांची संख्या बदलून पाहू
5 च्या जागी 3 लिहा
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला दिसेल की फक्त पहिले तीन घटक कॉपी झाले आहेत
अरे मधील एकूण घटकांच्या संख्येपेक्षा जास्त घटक कॉपी करण्यास सांगितल्यास काय होते ते पाहू
3 च्या जागी 8 लिहा
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला दिसेल की जास्तीचे घटक 0 ह्या डिफॉल्ट किंमतीने भरले गेले आहेत
व्हॅल्यूजची रांगे कॉपी कशी करतात ते पाहू
कॉपयॉफ च्या जागी कॉपियोफ्रेंज लिहा आणि 8 च्या जागी 1 कॉमा 4 लिहा
ही मेथड 1 ने सुरू करून 3 क्रमांकापर्यंतचे घटक कॉपी करेल
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला दिसेल की घटक क्रमांक 1 ते 3 कॉपी झाले आहेत
लक्षात घ्या की आपण 1 4 ही आर्ग्युमेंट्स दिली होती
तरी 4 क्रमांकाचा घटक कॉपी झाला नाही
फक्त 3 क्रमांकापर्यंतचे घटक कॉपी झाले आहेत
रांगे समाप्त करणा या पॅरामीटरपेक्षा एक ने कमी अंकावर कॉपी होणे थांबते
ही पध्दत वापरल्याने रांगे ची सलगता अबाधित राहते
0 4 मुळे 0 ते 3 अनुक्रमांकाचे घटक लिहिले जातील
4 6 मुळे 4 ते 5 अनुक्रमांकाचे घटक लिहिले जातील
त्यामुळे 0 4 4 6 0 5 अशी रांगे ची बेरीज नीट जुळते
हा पाठ येथे संपतो
आपण शिकलो अरेज क्लास इम्पोर्ट करणे आणि अरेज वरील प्राथमिक ऑपरेशन्स जसे की टीओ स्ट्रिंग सॉर्ट कॉपी फिल
असाईनमेंट
arraysइक्वॉल्स मेथड बद्दल वाचा आणि ती काय करते ते शोधा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद